अह या फोटो मध्ये दिसणारा एक माणूस तो कार सर्विसिंग वाला हाये आणि तो का सर्विसिंग मध्ये गाडीचे वेगवेगळे स्पेअर पार्ट आहे त्यांना करतोय आणि हे एक चार चाकी गाडी आहे आणि --

चर्च हाये आणि खूप फेमस अस हे चर्च हाये गोव्यामधील आणि खूप छान डेकोरेट पण केलेलय आणि खूप छान नेचर आहे तिथे.

अ ही एक अह हॉस्पिटल मधली इमेज य आणि तिथ ते टेबल वरती एक अह बॉडी पार्ट ठेवलेलाय आणि ते तिथ अस हे करणारय एक प्रर्यवेक्षण करणारय की ते--

अह हे एक बस स्टँड वरचा हाये हा आणि तिथ अह खूप बस तीन ते चार बस उपस्थित हाये आणि हे एक अ --

ही एक कंपनी आहे त्या कंपनीमध्ये एक अह मॅनेजर सगळ्या वर्क वर्कर्स ला अह हे देतोय इन्फॉर्मेशन देतोय आणि मोठी कंपनी आहे कशाची तरी आय थिंक ही एक इंजिनिअरिंग कंपनी ये.